वीस वर्षा पूर्वी सातपुडा भागामध्ये सातपुड्याच फार मोठ घनदाट जंगल होत. आणि अह घनदाट जंगलामध्ये वन्य प्राणी पुष्कळ होते. परंतु आताच्या

हम्म एक बारा तेरा वर्षा पूर्वीचा काळ म्हणजेच त्यावेळेस ज्यावेळेस मी या भागामध्ये काम करायला सुरुवात केली. अं आदिवासी बहुल ग्रामीण भागामध्ये तर या भागातले चित्र एकदम वेगळं होत. म्हणजेच आदिवासी बांधवांनी शेती करायसाठी बरेचशे जे डोंगर आहेत. ते त्या डोंगराची जंगल तोड केलेली आहे. आणि एक सात आठ वर्षा पासून पाऊसही खूप म्हणजे अस येत नाहीये. या भागात

जंगल तोडीच प्रमाण पुष्कळ म्हणजे फारच जास्त आहे. डोंगरावर अगदी कोणतेच झाड दिसत नाहीत. फक्त अह अं म्हणजेच माती असलेले दगड गोटे असलेले डोंगर दिसतात. पण त्याच्यावर अस घनदाट अस जंगल दिसत नाही. कोणत्या प्रकारचे वन्य प्राणी हि फार असे पुष्कळ प्रमाणात पाहायला मिळत नाही. म्हणजे तस नाही आता तसे झाले आहेत दिसत नाही आणि आदिवासी बांधवांनी कि त्यांचा त्याचं habitat नष्ट केला गेला. बरोबर आ. हे त्याचं habitat animals झाडावर असतात. पक्षी असतात झाडावर जे aniamals असतात जे झाडावर राहतात. जसे माकड असतात झाडावर आणि जे harbours animal आहेत जसे पाला भाजीपाला खाणारे हिरवळ खाणारे गवत खाणारे जे animals आहेत. आणि मग विशिष्ट झाडा झाडांचा खाद्य मिळत नसल्यामुळे ते मग हळूहळू कमी होत गेले. आणि मग कमी झाल्यामुळे मग त्यांच्यावर जगणारे दुसरे वन्य जीव जे आहेत. जसे animals शिकार करणारे मग त्यांना काही मिळत नव्हत. आणि मग अशाप्रकारे जी ecology आहे. ती ecology disturb झाली. नुसत झाड तोडल्यामुळे नुसत झाडांची तोड झाल्यामुळे deforestation मुळे diversity चा खूप loss झाला.

animal diversity असेल. म्हणजे bio diversity जैवविविधता बरोबर नष्ट होत चाललेली आहे.

किंवा त्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी आणि म्हणून त्यांनी कदाचित झाडे तोडली असावीत. पण एवढी मोठी शहर आहेत या शहरांच विस्तारीकरण चालू आहे. म्हणजे तुम्ही बघा कि तिकडे पुण्या side ला बघा किंवा मुंबई side ला बघा किंवा जे कोणती मोठी शहरे आहेत. ते sprade होत आहेत दिवसेंदिवस

तिथ ploting साठी घर बांधण्यासाठी आधी तुम्ही म्हंटल कि शेती करायसाठी ते एकदाच ठीक आहे. हम्म पण म्हणजे झाड जंगल तोड करून तिथे मग स्वतःचे घरं बांधायचे किंवा मोठे मोठे जे आपण farm house म्हणू hotels बांधतो restaurants म्हणतो म्हणजे हे सगळ स्वतःच्या स्वार्थासाठी करायचं. आणि जंगल तोड करायची त्यासाठी. म्हणजे दुसऱ्या प्राणांचा पक्षांचा विचार न करता झाड तोडायची.

बरोबर आहे. मग हे तर अयोग्यच आहे. आणि खर म्हणजे आपण nature लाच disturb करतोय आणि केलच आहे. आणि त्याचे दुष्परिणामही आपण भोगतोय. हम्म हो ना.

बरचस बरंच जंगल झाडे तोडल्या गेले. कशासाठी तर घरातल्या ज्या वस्तू आपल्याला लाकडी वस्तू लागतात. उदाहरणार्थ सोफा झाला, दाराच्या दराचे पल्ले झाले किंवा frames झाल्या किंवा अजून शोभेच्या वस्तू झाल्या काही न. furniture furniture झालं. तर हे सगळ आणि लाकडा पासून आणि विशेषतः wood पासून बनत असल्यामुळे त्या गोष्टीसाठी सुद्धा deforestation झालेले आहे. नाही का?

नाही नाही. आणि अं सध्याच्या परिस्थिती आता रस्ता चौपदरीकरणाच जे काम आहे मोठ्या प्रमाणामध्ये शासनाने हाती घेतलेलं आहे. त्याचा जो इकड तिकड पसरलेले आहे. त्याच्या मुळे रस्त्याच्या कडेला जी मोठी मोठी झाडं होती. ती पूर्ण तोडण्यात आलेली आहेत.

ज्या रस्त्यांना आपण जात होतो. तिथ अशी सावली असायची आता ते सावली तर दिसतच नाही झाडं हि दिसत नाही. पण आत्ता एक अह म्हणजे भकाल असा रस्ता दिसतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर तो अजून अजूनच जास्त म्हणजे झालेला दिसतो. parking साठी लोकं झाडाची सावली शोधतात. झाडं शोधतात.

मोठ्या city त बघा कशी अवस्था आहे. सगळ्यांना उन्हात गाड्या मोठ्या city त हो तो तर एक भागच आहे. पण असेही कुठ आपण दवाखान्या साठी जरी रस्त्याच्या कडेन झाडं शोधायची म्हंटल तर एक झाड दिसत नाही. सावलीच अस ठिकाणी अं ठिकाण शोधून जर आपल्याला निवांत पणे बसायचं असेल. तर शोधून झाडं सापडत नाही. अशी परिस्थिती आहे. म्हणजे ज्या प्रमाणात जंगल तोड झाली आहे. त्या प्रमाणात झाडं लावण्याच जे प्रमाण आहे ते कमीच आहे. आणि शासन दर वर्षी पावसाळा आला कि मोहीम हाती घेतं. झाडे लावा झाडे जगवा. पण झाडं तर लावली जातात पण त्याच पुढे काय होईल. हे कोणीच म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष करता ते पुढे टिकेल कि नाही याच्यावर कोणीच लक्ष देत नाही.

झाडं लावत नाहीत. लावली तरी ते त्याच संगोपन हे करण तेवढंच गरजेच असत तेवढंच महत्वाच असत आणि त्या गोष्टीकडे साफ अस दुर्लक्ष होत. आणि हम्म झालेलं आहे. हो. आपण त्या बघिल्यात human being च्या स्वतः च्या वापरासाठी होतात बघजो.

मग option काय त्याच्यावर option हेच आहे कि त्याच्यासाठी भरपूर प्रमाणत झाडं लावली पाहिजे. नुसत ती झाड लावायची मोहीमच हाती नाही घेतली तर ज्या प्रमाण आपल्या घरी आपण लहान मुलाचं संगोपन करतो. त्याच पद्धतीन त्या झाडाचं सुद्धा संगोपन केलं. तर हि जी deforestation जी अं समस्या उद्भवली आहे. ती मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. जर तुम्ही एक मुल एक झाड अशी संकल्पना राबवली. हो हो बरोबर आहे. पण आपण ऐकतो paper ला वाचतो कि या वर्षी या संस्थेने किंवा या NGO ने किंवा government ने हजार झाड लावली. एक लाख झाडं लावली. दहा लाख मात्र दुसऱ्यावर्षी त्यातलं एकही झाड दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? ते फक्त कागदोपत्री असतो. ते फक्त कागदोपत्री झालेलं म्हणजे records असतात.

हो हो. photo काढण्या पुरंच असत ते आणि सगळ ते कागदोपत्री असत. त्याची एक बातमी paper रात आली कि तुमच्या जवळ त्याचे records तयार होतात.

आणि मग पुढे त्याच काय होत? आम्ही ग्रामपंचायत भागात राहतो. आता आमच घर ग्रामपंचायत च्या भागात येत. त्या ग्रामपंचायतमध्ये दर वर्षी खूप सारी झाडे येतात. रोपवाटप ते तिथले सरपंच म्हणा तिथले कोणी अधिकारी येवून ती झाडं लावतात आणि लावतात पण photo वगैरे काढतात सगळ होत पण ते actually नंतर त्याचा त्या झाडांकडे कोणी बघत पण नाही.

हो. त्याच तसाच म्हणजे उपक्रम प्रत्येक घराणी राबवला. जस एक मुल एक झाड अशी संकल्पना राबवली तर deforestaion सारखी जी समस्या आहे. म्हणजे जंगलात तर नाही म्हणू शकत पण अं घर रस्त्या च्या चारही बाजूनी म्हणा रस्त्याच्या दोन्ही बाजूनी झाडं लावली तर त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. आणि झाडाच प्रमाण जर भरपूर राहिलं तर सगळ्याच गोष्टींना फायदा होतो. ओझोन ची lear वाढू शकते. natural वातावरण चांगल होवू शकत. लोकांना शुध्द हवा मिळू शकते.

आणि बऱ्याच गोष्टी तापमानाच जे स्तर जे तापमान वाढलेले आहे. साधारण आपण बघतोय आता कि उन्हाळ्यामध्ये कधी कधी बेचाळीस सत्तेचाळीस पर्यंत highest temperature जात तर हे जर अं जंगल मोठ्या प्रमाणात घनदाट राहिलं. झाडं जर लावण्यात आली तर तो म्हणजे तापमानच जे स्तर आहे तो खाली येवू शकतो कमी होऊ शकत तापमान पण deforestation थांबू शकत. अं हा प्रश्न खूप मोठा आहे. त्याच्यावर मी अगदी हो अस नाही म्हणू शकत. पण बऱ्याच अंशी झाडं लावून ते आपण कमी करू शकतो. म्हणजे deforestation चालूच राहिलं. झाडं लावत राहिलं पाहिजे.

अं राहण्याच्या निमित्तान, व्यवसाय करण्याच्या निमित्तान किंवा मग job शोधामध्ये ग्रामीण भागाचे जे लोंढे आहेत ते शहरामध्ये येत आहेत. शहर त्याच्यामुळे फुगत आहेत. आणि या वाढत्या लोकसंखेला राहण्यासाठी घरं पाहिजे आहेत. तर त्याच्यासाठी जो शहराच्या आजूबाजूची जो जो परिसर आहे. जी attach छोटी गावं आहेत. तर त्या गावामध्ये शहराच विस्तारीकरण होत आहे. आणि ते विस्तारीकरण होण्यासाठी मग शेती म्हणा जंगल म्हणा त्याची तोड मोड होत आहे. तिथ मोठ मोठे

हा महत्वाचा मुद्दा आहे कि ग्रामीण भागातील लोक शहराकडे वळत आहेत. शिक्षणासाठी job साठी आणि अं शिक्षणाला आजकाल भरपूर महत्व येवून गेलेलं आहे.

मग तो असा विस्तार होवून त्याच्यासाठी जंगल तोड होत आहे. शेतीचा भाग नष्ट होत आहे आणि त्याठिकाणी मोठमोठी घरं घराचे project उभे राहत आहेत. परत शहराच्या ठिकाणी industrial area वाढतोय. नवीन navin projects येत आहेत. रस्त्याच चौपदरी करण होत आहे. तर हे सगळ व्हायसाठी जमिनी तर तुम्हाला plane लागतीच. त्याच्यासाठी जागा लागेल. मग ते तुम्ही ती उणीव कुठून भरून काढणार तर त्याच्यासाठी झाडं हि लावाविच लाग म्हणजे झाडाची तोड हि होईलच जंगल तोड होईलच. हा जिथ जागा मिळते आहे. किंवा प्रत्येकानी आपापल्या घरी दोन चार दोन चार जर जेवढे member आहेत घरी तेवढे जरी झाडे लावले.

तरी आणि त्याच संगोपन केलं मोठे केले तरी हा problem solve होवू शकतो.

okay थांबूया. हो हो. चालेल चालेल. okay चालेल.

हा दुर्गा पूजा तर म्हणजे पवित्र पवित्र अशा अशा देवी देवी मातेच्या दृष्ट दृष्ट राक्षस म्हणजे हम्म म्हणजे महिषा अह महिषासुरा वरील म्हणजे विजयाचा एक हिंदू सण आहे हा आणि सण तर म्हणजे संपूर्ण विश्वातील स्त्री शकीतीच्या शक्ती म्हणून अं प्रदिणत्व तर करतो आणि तो अं वाईटावर चांगल्याच सण आहे भारतातील महान महान सण पैकी एक आहे ना

हा आणि आपला देश भारत हि म्हणजे सण आणि उत्साह ची भूमी आहे

आणि याला असे पण म्हणता येते कारण येथे विविध विविध धर्मचे लोक राहतात आणि ते सर्व वर्ष भर आपल्या अं आप आपले सण आणि उत्सव साजरे करतात

दुर्गा पूजेचा सण हिंदू हिंदू देवी दुर्गे चा दृष्ट राक्षस मा महि अह महिषासुरावर विजय म्हणून साजरा केला जातो हा आणि नवरात्री किंवा दुर्गा पूजा हा म्हणजे लोक विशेष पूर्व पूर्व भारतातील लोक लोक साजरा कर्तरीत

हा आणि देश भरात म्हणजे आनंदाचे वातावरण आहे लोक देवी दुर्गेचे पूजा करण्यासाठी मंदिरांना भेट देतेत किंवा त्यांच्या समृद्ध

हा आणि नवरात्र नवरात्र किंवा दुर्गा पूजा हा सण म्हणजे वाईटावर चांगल्याच विजय म्हणून साजरा साजरा केला जातो

हा आणि देवी दुर्गा हिने हिमालय मेनका ह्यांची कन्या होती ना आणि नांतर भगवान भीमा शी लग्न

हा आणि काही काही समुदाय विशेषांक बंगाल मध्ये जवळच्या प्रदेशात मोठं मोठ्या अर अर्सना करून हा सण साजरा केला जातो काही लोक घरी सर्व व्यवस्था करून देवीची पूजा करतात शेवटच्या दिवशी ते नदीत देवीची अं देवीच्या मूर्तीचे विसर्जन करतात आणि वाईटावर चांगल्याच विजय किंवा अंधारावर प्रकाशाचा सन्मान करण्यासाठी आपण दुर्गा पूजा म्हणजे साजरी करतो पश्चिम बंगाल आसाम त्रिपुरा बंगाल बंगाली हिंदू आणि आसामचे हिंदू च्या वर्चस्व असल्या भागात हा वर्षातील सर्वात मोठा सण मानले जाते ना हा आणि काहींच्या मते ह्या उत्सव मागे आणखी एक कथा अशी आहे कि या याच दिवशी देवी देवी दुर्गे ने महिषासुर या राक्षस चा पराभव केला होता आणि तिला दोन्ही दोन्ही पण देवतांनी शिवब्रम्हा आणि विष्णू ने राक्षसाचा नायनाट काकारण्यासाठी आणि जगाला त्याचा म्हणजे कृती पासून वाचविण्यासाठी तिचे अहवाहन केले होते दुर्गा पूजा केवळ सर्वात मोठा हिंदू सण नाही सामाजिक सर्व सर्वात महत्वाचे सामाजिक आणि सांस्कृतिक असतो हा आणि हे तर युद्ध दहा दहा दिवसच चालले आणि शेवटी दहाव्या दिवशी दुर्गा देवी ने राक्षसाचा नाय नायनाट केला आणि दहाव दिवस आपण साजरा किंवा अं दसरा किंवा विजय विजयादशमी म्हून साजरा करतो

हा आणि या या संभारात अह समारंभातून दहा दिवस उपास आणि भक्त भक्त भक्ती भाव ने पालन केले जाते तर अह सप्तमी अष्टमी नवमी आणि विजया विजयादशमी

हा ह्या मध्ये ब्रिटिश मुसेम मध्ये विश्व दुर्गा पूजेचा उत्सव आयोजित केले जाणार हा आणि दुर्गा पूजा म्हणजे उत्सव उत्सव स्थाहन चाली आणि रीतीचा आणि विश्वास वर आधारित भिन्न आहेत आणि कुठे तरी सण पाच दिवसच चालतो साथ दिवस होतो आणि कुठे पूर्ण दहा दिवस असतो आणि ह्याच गोष्टी मध्ये फरक

हा आणि उत्सव दरम्यान देवीचे प्रार्थना करतो आणि तिची विविध रूपात पूजा करतात आणि संध्याकाळ च्या आरती नंतर आठ च्या आठव्या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी धार्मिक लोकनृत्य करण्याची परंपरा आहे हो आणि बंगाल मध्ये तर खूपच मोठा हिंदुस्थान मानला जातो दुर्गा देवीची पूजा हा आणि नव्या दिवशी महाआरती ने पूजा पूर्ण पूर्ण होते आणि उस्तासह च्या शेवटच्या दिवशी देवी दुर्गा म्हणजे तिच्या पतीच्या निवास्थानी परत जाते आणि देवी दुर्गेच्या विधी विसरजीत करण्यासाठी घेतले जातात आणि विवाहित म्हणजे स्त्रिया द्विला लाल लाल सिंधूर अह अर्पण करतात हो आणि दुर्गा पूजा नेपाळ आणि भूतान मध्ये देखील स्थानिक परंपरा आणि भिन्नतेत भिनतेने साजरी केली जाते हा आणि नवरात्री मध्ये दांडिया आणि गरबा खेळणे अत्यंत मनोरंजन असते महाराष्ट्र आणि गुजरात हे तर म्हणजे मोठा मोठ्याप्रमाणात दांडिया गरबा खेळाला जातो आणि गरब्याची तयारी अनेक अनेक दिवस दिवस अगोदर सुरु होते स्पर्धा स्पर्धा पण घेतल्या जातात आणि अनेक विजेत्यांना बक्षिसे बक्षिसे दिले जातात हा आणि आपल्या आपल्या पण देहात विशेषक पश्चिम बंगाल मध्ये दुर्गा पूजा हा उत्सव म्हणजे खूप मोठ्या मोठ्या उत्साह ने साजरा केला जातो पूजा असा आहे आणि दुर्गा पूजा बंगाल कॅलेंडर सहाव्या महिन्याच्या अश्विनी मध्ये चंद्राच्या सहाव्या दिवशी साजरी केली जाते आणि कोळ कोलकाता च्या रस्त्यावर खाद्यपद्यरताच्या स्टॉल आणि स्टॉल्स आणि दुकानांनी ची भर भराट आहे इथे अनेक अनेक स्थानिकांनी परदेशी परदेशी लोक मीठ मिठाई सह तोंडाला पाणी पाणीच आणरे खाद्यपदार्तनाचा आनंद घेतात दुर्गा पूजा साजरी करण्यासाठी पश्चिम बंगाल मध्ये सर्व सर्व कामाचे ठिकाणी शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक ठिकाणी बंद बंद पण ठेवली जातात हा आणि कोलकाता व्यतिरिक्त दुर्गा पूजा पटना गुना येथे मुंबई जमशेदपूर भुनेश्वर इत्यादी ठिकाणी देखील साजरी पण केली जातात हा आणि अनेक अनेक आणिअनिवासी हिंदू हिंदू लोक म्हणजे उके यूएस ऑस्ट्रेलिया फ्रान्स आणि इतर देशामध्ये अनेकच ठिकाणी सुद्धा दुर्गा पूजेचे आयोजन करतात

आणि जाती आणि आर्थिक स्तिथी ची पर्वा न न करता सर्व लोक हा सण साजरा करतात आणि त्याचा आनंद घेतात दुर्गा पूजा हा हा एक म्हणजे प्रचंड संप्रदायी आणि नाट्यमय सण आहे आणि नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम हा त्याचा त्याचा अह एक अवश्यक भाग आहे स्वादिष्ट पारंपरिक खाद्यपदार्थ देखील उत्साह चा एक मोठा भाग आहे आणि अशेच प्रकारे हा सण आपल्याला शिकवतो कि चांगल्याच नेहमी वाईटावर विजय होतो आणि म्हणून नेहमी सण योग्य योग्य मार्गावर चालले पाहिजे हा आणि तर हा तर हा म्हणजे होता दुर्गा पूजा माहिती मराठी निबंध म्हणजे अशे तर पाहायला पण आवडता ह्याच दिवसाच्या सण मध्ये शेवटीचे पाच दिवस सर्वात महत्वाचे असतिल हो आणि जे नवरात्री मध्ये तर अशे पण अह मंडप करून दुर्गा पण अश्या मांडतात ना अशी त्यांची पूजा करतात दुर्गांची हा आणि नऊ दिवस चांगले म्हणजे दांडिया खेळतात नऊ दिवस हि

मुर्त्या पण खूप सुंदर सुंदर असतात खूप चांगली चांगली मूर्ती दुर्गा देवीची

संपूर्ण विश्वातील स्त्री स्त्री शक्तीच्या शक्ती म्हणून प्रति करतो आणि वाईटावर चांगल्याच सण आहे दुर्गा पूजा म्हणजे हा भारतातील अं फार सणा पैकी एक आहे ना हा आणि दुर्गा पूजेला म्हणजे दुर्गमता म्हणून हि ओळखले जाते हा दुर्गा म्हणजे देवीच्या पूजे साठी साजरा केला जातो आणि केला जाणार हिंदू चा सर्वात मोठा सण आहे वाईटावर चांगल्याच हा सण आहे

अशाशीय महिन्यात होतो पश्चिम बंगाल आसाम ओडिसा त्रिपुरा मणिपूर झारखंड म्हणजे हिंद हिंदी आणि इतर पूर्व पूर्व भारतातील राज्य दुर्गा पूजा साजरी करण्यासाठी प्रसिद्ध आहे दुर्गा पूजा हि एकाच धर्माची जुनी परंपरा आहे ज्याने आणि दुर्गा पूजेचा महोत्सव तर हिथ तर पहिला बहोत पहिल्या पासूनच आहे ना हा पौराणिक कथा मध्ये सांगितलं सांगितल्याप्रमाणे म्हणजे हिमालय हा पिता आहे आणि

नॅश करण्यासाठी दुर्गा देवीची म्हणजे पूजा करत होते

हा आणि पौराणिक कथा मध्ये हे दर्शवले आहे कि तीन भगवान शिव ब्रह्म आणि विष्णू ह्यांचेच आशीर्वाद आहे आशीर्वादाने महिषासुरयाचा नाश करण्यासाठी देवी देवी दुर्गा चा जन्म झाला आणि उपलबध पूर्वतात्मा आणि शाब्दिक पुरावेनुसार दुर्गा हि हिंदू ची धार्मिक प्राचीन देवता आहे हा आणि अजून त्या नंतर म्हणजे या शुभ दिवशी देवीने देवी दुर्गा ने महिषासुराचा पराभव केला आणि दहा दिवस युद्ध चालू राहिले हा आणि भारतात विविध विविध ठिकाणी हा सण म्हणजे अनेक प्रकारे साजरा केला जातो काही ठिकाणी तोच पाच दिवस काही ठिकाणी साथ दिवस काही ठिकाणी दहा पूर्ण दहा दिवस साजरा केला जातो आणि दुर्गा पूजन सहाव्या सह्यवा दिवसापासून सुरु होतो जी षष्टी असते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी रोजी संपते हा सण लोकांना वाईटांशी लढ्याला शिकवतो लोक या उत्सवाची सुरवात देवी देवी दुर्गा मूर्ती विविध मंडळा मध्ये बसवून करतात देवी देवी दुर्गा मूर्ती दहा दहा हात मध्ये विविध शास्त्र धरून सिंहावर बसतात दुर्गा पूजे मध्ये लोक सजवलेल्या

आणि मध्ये अडचणी निर्माण करण्यासाठी आणि अशी प्रकारचे त्याचे वाईट हेतू करण्यासाठी वर्णन केले आहेत हा आणि दुर्गा पूजा म्हणजे साहा दिवस साजरी केली जाते सहावा दिवसषष्टी म्हणून ओळखला जातो तो जो देवी म्हणजे दुर्गा ज्या पृथ्वी वरील आगमनाची सुरवात आहे या या दिवशी देवीचे देवीचे सजलेल्या मूर्तीचे अनावरण आणि पूजन केले जाते सप्तमी अष्टमी आणि नवमी हे देवीचे मुख्य मुख्य उत्सव जो तशेच लक्ष्मी सरस्वती गणेश आणि कार्तिकी जी ह्यांची पूजा केली जाते आणि सप्तमीला हम्म प्राणप्रतिष्ठा विधी करून दुर्गा देवीच्या मूर्ती ला नमन केले जाते

हा आता अजून तर दुर्गा पूजा तर होणारच आहे ना अजून

हो ते पण आहे दांडियाला आपण खूपच चांगला गरबाबीरब खूपच चांगला होते हा गरबा चांगला होतो आणि अजून त्या देवीला म्हणजे अह बुडवायला पण नेतेत ना पाण्यात तेव्हा पण मजा येते ते पण चांगला आहे